एक रस्ता दिसतो जाताना.

शाळा दिसती ये. अं गुलाबी भिंत ये.

झाड ये. गार्डन ये. गार्डन मागं भीती ये. अ ईथ भिंतीवर एक--

गुलाबी हिरवा पिवळा चॉकलेटी कलर चे फुले ये .